आजकाल सगळीकडे जाणं ही सोपं झालं. आपली गाडी असल्यामुळे ते कुठे जाऊ शकतात बिंदास फिरू शकतात आजकाल बस ना वगैरे राहायची काही गरज नाही. सो आजकाल ड्रायव्हिंगही तसच झालंय की महिलाही करू शकतात सो गाडी त्यांना युजफुल असते.

मुलं ते आवडीने खातात पण त्याच जर भाज्या केल्या तर ते खायला बघत नाही.

सिंह असा एक प्राणी आहे जो घरात आम्ही नाही पाळू शकत.